रिक्षा उभी आहे आणि डाव्या साईडला एक बाई चाललेली आहे आणि मागे कार उभी आहे.

या चीत्रमध्ये एक वांटर पार्क दिसत आहे आणि आजूबाजूला छान झाडे दिसत आहे आणि त्या वॉटर पार्कमध्ये मुल खेळत आहे आणि --

आणि तिथ झोका पण आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला अजूबाजून पूर्ण झाडे आहेत आणि वर --